खूप सुंदर प्रकारचा हा वॉटर फॉल आहे इथे खेळण्यासाठी सगळ्या प्रकारची सजावट केली आहे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरण पट्ट्या वैगरे इथे आहेत.

इथे बसण्याकरिता वगैरे खूप छान अशी जागा आहे आप इथे आपण स शांततेने बसून आपलं मन मोकळ करू शकतो आपल्या पार्टनर सोबत राहून छान छान गोष्टी वगैरे सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो आ --

ज्यांच्याकडे चांगला पैसा आहे ते लोक इथे येऊन आपले लग्न करू शकतात आणि आपल्या आनंद घेऊ शकतात खूप छान सुंदर असं त्या ठिकाणी डेकोरेशन केलेल आहे राजवाडा पॅलेस त्याचे नाव आहे.

शिकणार असलेल्या सगळ्या मुलांची इथे बुक वगैरे मिळतात तरी सगळ्यांनी इथे येऊन एकदा स्टडी मटेरियल पूर्ण घ्या आणि आपल्या क कम्युनेशन स्किल वाढवून घ्या समोर तुमचं भविष्य चांगलं आहे.